वाटप करण्यासाठी मंत्री मंडळाची मंजुरी मिळवण्यात, आर व्हे~ व्यंकटरामन यांचा मोल~ मोलाचा वाटा होता. आणि कलाम यांनी मुख्य कार्यकारी,

मध्ये उच्च श्रेणीचे ballistic क्ष~ क्षेपणास्त्रे आणि पृथ्वी पृष्टभागावरुन पृष्ठ भागावर मारा करणारे, क्षेपणास्त्रे यांचं~ यांचा समावेश होतो. परंतु या प्रकल्पावर अं गैर व्यवस्थापन आणि खर्च तसेचं वेळ काढल्याबद्दल टीका झालेली आहे कलाम यांनी जुलै एकोणवीसशे ब्यानऊ ते डिसेंबर एकोणवीसशे नव्ह्यान्यू या कालावधीत, पंतप्रधानाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि, रक्षक संशोधन आणि विकास संस्थेचे सचिव म्हणून काम केले. पोखर~ पोखरण हा अनु चाचण्या या काळात घेण्यात आल्या. ज्या, अं ज्यामध्ये त्यांनी सखोल राजकीय आणि तांत्रिक भूमिका बजावली. कलाम यांनी चाचणी टप्प्यात राजगोपाल चिदंबरम, यांच्यासह मुख्य प्रकल्प सम~ समन्वयक म्हणून काम केले. या काळात कलाम यांच्या media media coverage मुळे, ते देशातील सर्वात प्रसिद्ध अनु शास्त्रज्ञ बनले. तथापि side चाचणीचे side चाचणीचे संचालक असलेले ते, संथ~ संथामन म्हणजे, संथामान म्हणाले कि thermonuclear bomb and , होता आणि चुकीचा अह~ अहवाल केल्याबद्दल कलाम यांच्यावर टीका केली. कलाम आणि चिंद~ चिदंबरम,

कलाम-राजू स्टेण्ट नावाचा कमीत-कमीचा coronary stent विकसित केला. दोन हजार बारामध्ये या जोडीने, ग्रामीण भागातील आरोग्य सेनेसाठी, एक खडबडीत tablet सं~ संगणक तयार केला. ज्याला कलाम राजू,

अब्दुल कलाम यांनी KR नारायण~ नारायण यांच्यानंतर भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून काम केले. लक्ष्मी सहगल, यांनी जिंकलेल्या यांनी~ यांनी जिकलेल्या अं एकशे सात एकशे सात ते तीनशे सहासष्ट मतांना, अं मागे टाकून त्यांनी दोन हजार दोनच्या राष्ट्रपती निवडणुकी~ निवडणूक नऊ लाख, दोन हजार दोनशे अं दो~ अठ्ठावीस हजार आठशे चार मतांनी जिंकली. अ, त्यांचा कार्यकाळ, पंचवीस जुलै दोन हजार दोन ते पंचवीस जुलै दोन हजार सात असा होता. दहा जुलै दोन हजार दोन रोजी, त्यावेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने, राष्ट्रपती पदांसाठी कलाम यांना नाम~ नामनिदर्शक केले. त्यानंतर समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी, काँग्रेस या दोन्ही पक्षांची, त्यांचे समर्थन केले. समाजवादी पक्षाने कलाम यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर. नारायण, यांनी दुसऱ्यांदा पद~ पदभार आणि स्वीकारण्याचा निर्णय केला. कलाम यांनी त्यांच्या अं उमेदवाराच्या, घोषनेबद्दल सांगितले. मी खरोखर भारावून गेलो आहे. Internet आणि इतर माध्यमांमध्ये सर्वत्र मला संदेशासाठी अं विचारले गेले आहे. अशा वेळी मी, देशातील जनतेला काय संदेश देऊ शकतो? याचा विचार करत होतो. अठरा जुन रोजी कलाम यांनी भारतीय सन~ संसदेत अटल बिहारी वाजपेयी, आणि त्यांच्या वरिष्ठ म~ मंडळी~ मंडळींवर, सहकाऱ्यांसोबत उमेद~ उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी मतदान,

मिळवून भारतीय प्रजासत्ताकाचे अकरावे राष्ट्रपती बनले. आणि पंचवीस जुलै रोजी शपथ घेण्यानंतर ते राष्ट्रपती भवनात गेले. कलाम हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. त्याना भारत रत्न हा भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देण्यात आला होता. ते राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांना, हा पुरस्कार मिळला होता. तसेचं सर्वपल्ली राधाकृष्ण आणि झाकीर हुसेन हे भार, तरत्न प्राप्तकर्ते होते. ते नंतर भारताचे राष्ट्रपती झाले. राष्ट्रपती भवनांवर कब्जा करणारे ते पहिले वैज्ञानिक आणि पहिले पदवीधर देखील होते. पदांच्या कार्यकाळात त्यांना प्रेमाने जनतेचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जात असे. असे म्हणतात कि, office of profit, bill वर स्वाक्षरी केली~ करणे हा त्यांच्या कार्यका~ कार्यकाळात घेतलेला सर्वात कठीण निर्णय होता. कलाम यांच्या कार्यकाळात त्यांनी, सादर केलेल्या एकवीस पैकी वीस दये~ दयेच्या अर्जाचे भवितव्य ठरवण्यात त्यांना निष्क्रिय, निष्क्रियतेबद्दल त्यांच्यावर टीका करण्यात आली. भारतीय राज्य घटनेचे कलम बासश~ बहात्तर, भारताच्या राष्ट्रपतींना माफी, माफी देण्याचे आणि, फाशीच्या शिक्षेवरील दोषींची~ दोषींची फाशीची शिक्षा निलंबित~ निलंबित किंवा कमी~ कमी करण्याचा, अधिकार देते. कलाम यांनी यांच्या राष्ट्रपती पदाच्या पाच कार्यकाळात केवळ एकचं दहे त्या याची~ याचिकेवर, कारवाई केली. बलात्कारी बलात्कारी धनंजय चट्टेर्जींची याचिका फेटाळून लावली. त्याला नंतर फाशी देण्यात आली. कदाचित सर्वात उल्लेखनीय याचना, अफजल~ अफजल गुरुची होती. तो एक काश्मिरी दहशतवादी होता. त्याला डिसेंबर दोन हजार एक मध्ये, भारतीय संसदेवर झालेल्या हल्लात, कट रचण्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. आणि दोन हजार चार मध्ये भारताच्या अं सर्वात, उच्च न्यायालयात त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. वीस ऑक्टोबर दोन हजार सहा रोजी ठोकव~ ठोकवल्यानंतर~ ठोकावल्यात, येणार असताना त्यांच्या दयेच्या अर्जावर, प्रतिबिंब कार्यवाईमुळे मृत्यू दंडावर~ मृत्यू दंडावर राहिला. कलाम यांनी दोन हजार पाच मध्ये बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू, लागू करण्याचा वादग्रस्त निर्णयही त्यांनी घेतला. सप्टेंबर दोन हजार तीन मध्ये PGL अं चंदिगढ या संस्थेमधील सवांदात्मक सदरात, सत्रात कलाम यांनी देशाची लोकसंख्या लक्षात घेऊन भारतात स~ सामान नागरिक संहितेच्या गरजेचे, समर्थन केले. त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटी वीस जुन दोन हजार सात रोजी कलाम यांनी दोन हजार सातच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत, त्यांच्या विजयाची खात्री असलेल्या~ असल्याच्या पद दुसऱ्या~ दुसऱ्यांदा करण्याची इच्छा व्यक्त केली.

गुंतवू नहे, असे सांगून पुन्हा राष्ट्रपतींची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यांना नव्याने ज्यांना, जनादेश मी~ मिळवण्यासाठी, डाव्या पक्षाच्या शिवसेना आणि UPA घटकांचा पाठिंबा नव्हता. चोवीस जुलै दोन हजार बावीस, रोजी बाराव्या राष्ट्रपती प्रति, प्रतिभा पाटील यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असताना एप्रिलमधील media reporter, Reporters मध्ये दावा करण्यात आला होता कि, कलाम यांना, त्यांच्या दुसऱ्या term साठी, नामांकन मिळ~ नामांकन मिळण्याची शक्यता होती. अहवालानंतर social networking सोडाईड्स~ सोडाईड्स वर यांना उमेदवाराचे, समर्पण करणारे अनेक लोक दिसले. तृणमूल काँग्रेस समाजा~ समाजवादी पक्ष आणि भारतीय काँग्रेस~ राष~ काँग्रेसने, दोन हजार बाराव्या शतकाच्या निवडणुकीसाठी त्यांचा प्रस्ताव दिलाक्ष पक्ष यांनी पाठिंबा देईल. म्हणजे भाजप नेत्यांच्या नामदिर्दर्शकांचे, सौभाग्य समर्पण केले. निवडणुकीच्या एक महिना अगोदर मुलायम सिंह जाधव यांनी, ममता बॅनर्जी यांनीही क~ कलाम यांना पाठीं, ठिंबा दर्शिवला. काही दिवसानंतर मुलायम सिंह यादव यांनी माघार घेतली. आणि ममता बॅनर्जी यांनी एकाकी समर्थक म्हणून सोडले. अठरा जुन दोन हजार बावीस रोजी कलाम यांना~ कलाम यांना~ यांनी दोन हजार बावीसची निवडणूक लढवण्यास नकार दिला. असे न करण्याचा~ असे न करण्याचा त्यांच्या,

त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मला माझे आभार मानायचे आहे. राष्ट्रपती पदानंतर कलाम इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट, शिलाँग, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद आणि अं इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट इंदूर येथे visiting professor, म्हणजे इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स बंगलोरचे माद अं मानद fellow, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तूरु~ तिरुवनंतपूरनेचे कुलपती अण्णा विद्यापीठातील, अं aero-aero space अभियांत्रिणीचे अध्यापक, आणि भारतभरातील~ अं भारतभरातील इतर अनेक शैक्षणिक आणि संशोधन संस्थे~ संस्थामधील सहाय्यक यांचे हैदराबादच्या, इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इन्फो~ अं इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजीमध्ये, भा~ माहिती तंत्रज्ञान आणि बनारस हिंदू विद्यापीठ आणि अण्णा,

भूमिकेवर नागरी गटांच्या त्यांच्यावर टीका केली होती. त्यांनी अनु ऊर्जा प्रकल्पाच्या प्र~ स्थापनेला पाठिंबा दिला आणि त्यांच्या आणि स्थानिक लोकांशी बोलत,

समर्थक शास्त्रज्ञ म्हणून पाहिले आणि प्लेटनच्या सुरक्षा वैशिष्टांबाबत त्यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे ते प्रभावित झाले. मे दोन हजार बारा मध्ये कलाम यांनी भारतातील तरुणांसाठी व्हॉट कॅन आय विंग मो~ मुव्हेजमेन्ट नावाचा एक कार्यक्रम सुरु केला. त्यांनी मुख्य,

महावीर. भगवान महावीर हे वीर, अतिवीर, सन्मति आणि वर्धमान म्हणूनही ओळखले जाणारे, जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर होते. त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी पूर्व-वैदिक काळातील पूर्वीच्या तीर्थंकरांच्या आध्यात्मिक, दार्शनिक आणि नैतिक शिकवणींचा विस्तार केला. जैन परंपरेत असे मानले जाते की सहाव्या शतकाच्या पूर्वार्धात महावीरांचा जन्म आजच्या बिहार, भारत मधील कुंडलपूर येथे राजा सिद्धार्थ व राणी त्रिशलामाता यांचे पोटी क्षत्रिय कुटुंबात झाला. वयाच्या तिस व्या वर्षी त्यांनी सर्व ऐहिक संपत्ती, संसार व राजपाट याचा त्याग केला. आध्यात्मिक जागृतीचा प्रसार व आत्मकल्याण करण्यासाठी जैन दिक्षा घेऊन ते एक तपस्वी बनले. महावीरांनी बारा वर्षांपर्यंत महान तप आणि आत्मध्यान केले. त्यानंतर त्यांनी केवलज्ञान सर्वज्ञता प्राप्त केले. तीस वर्षे भारतभर त्यांनी जैन तत्त्वज्ञानाचा प्रचार केला. आणि सहावे शतक इसवी सन पूर्व मध्ये मोक्ष प्राप्ती - महावीरांचे बहात्तर वर्षांच्या वयात निर्वाण झाले. केवल ज्ञान प्राप्त केल्यानंतर महावीरांनी असे शिकवले की अहिंसा, सत्य, अस्तेय चोरी न करणे, अपरिग्रह व ब्रह्मचर्य ही पंचमहाव्रते आध्यात्मिक मुक्तीसाठी आवश्यक आहेत. त्यांनी अनेकान्तवाद अनेक बाजूंनी केलेले सापेक्ष कथन व स्याद्वाद यांचे सिद्धांत शिकवले. महावीरांची शिकवण इंद्रभूति गौतम त्यांचे मुख्य शिष्य यांनी जैन आगम म्हणून संकलित केली. जैन आचार्यांनी प्रसारित केलेले ग्रंथ एकोणिसाव्या शतकात जेव्हा ते प्रथम लिहून ठेवले गेले होते मोठ्या प्रमाणावर गमावले गेले आहेत. महावीरांनी शिकवलेल्या आगमाच्या उर्वरित आवृत्त्या काही जैन धर्माचे आधार ग्रंथ आहेत. भगवान महावीर ध्यानधारणेच्या अवस्थेत व सिंहांकित चिन्हासह अशा त्यांच्या मूर्ती भारतातील जैन तीर्थक्षेत्री आढळून येतात. चैत्र शुद्ध त्रयोदशी हा त्यांचा जन्मदिवस महावीर जयंती म्हणून साजरा केला जातो, आणि त्यांचे निर्वाणपर्व जैन अनुयायी दीपावली म्हणून साजरे करतात. दिप अधिक आवली म्हणजे दिव्यांची ज्ञानरूपी दिवा आवली माळ. अर्थात त्यांच्या उपदेशाने दिव्य अशा मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक अशा ज्ञानाची परंपरा निर्माण झाली. तेव्हापासून ज्ञानांचे अखंड दिप तेवत राहोत

चैत्र शुक्ल तेरस रोजी वैशाली प्रजासत्ताकातील कुंडग्राम येथे पाचशे नव्यान्नव वर्षांपूर्वी इक्ष्वाकू वंशातील क्षत्रिय राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशाला यांच्या पोटी झाला. धर्मग्रंथानुसार त्यांच्या जन्मानंतर राज्यातील प्रगतीमुळे त्यांचे नाव वर्धमान ठेवण्यात आले. जैन ग्रंथ उत्तर पुराणात वर्धमान, वीर, अतिवीर, महावीर आणि सन्मती अशा पाच नावांचा उल्लेख आहे. या सर्व नावांशी संबंधित एक कथा आहे. जैन ग्रंथानुसार, तेवीसवे तीर्थंकर पार्श्वनाथ यांना निर्वाण मोक्ष मिळाल्यानंतर एकशे अठ्याऐंशी वर्षांनी त्यांचा जन्म झाला. लग्न दिगंबरा परंपरेनुसार महावीर हे बाल ब्रह्मचारी होते. भगवान महावीरांना लग्न करायचे नव्हते कारण ब्रह्मचर्य हा त्यांचा आवडता विषय होता. त्याला सुखांमध्ये रस नव्हता. पण त्याच्या आई-वडिलांना लग्न करायचे होते. दिगंबरा परंपरेनुसार त्यांनी नकार दिला. तपश्चर्या भगवान महावीरांचा साधना कालावधी बारा वर्षांचा होता. ज्या श्वेतांबर पंथात साधू शुभ्र वस्त्रे परिधान करतात, त्यानुसार महावीर दीक्षा घेतल्यानंतर काही काळ नग्न राहिले आणि त्यांना दिगंबर अवस्थेतच ज्ञान प्राप्त झाले. त्यांच्या संपूर्ण साधना काळात महावीरांनी कठोर तपश्चर्या केली आणि मौन बाळगले. या वर्षांमध्ये त्याच्यावर अनेक उपसर्ग देखील होते, ज्याचा उल्लेख अनेक प्राचीन जैन ग्रंथांमध्ये आढळतो. ज्ञान आणि शिकवण. जैन ग्रंथानुसार ज्ञानप्राप्तीनंतरच भगवान महावीरांनी उपदेश केला. त्यांचे अकरा गंधर मुख्य शिष्य होते. ज्यापैकी पहिली इंद्रभूती होती. जैन धर्मग्रंथ, उत्तर पुराणानुसार, महावीर स्वामींनी सात तत्त्वे, सहा पदार्थ, जग आणि मोक्षाची कारणे आणि त्यांची फळे यांचे वर्णन समवसरणात, नया इत्यादीद्वारे केले होते. पाच नवस सत्य - सत्याबद्दल भगवान महावीर स्वामी म्हणतात,

एक, दोन, तीन, चार आणि पाच इंद्रिय हिंसा करू नका, त्यांना त्यांच्या मार्गावर जाण्यापासून रोखू नका. त्यांच्याबद्दल आपल्या अंतःकरणात करुणेची भावना ठेवा. त्यांचे संरक्षण करा. हाच अहिंसेचा संदेश भगवान महावीर आपल्या शिकवणीतून देतात. आचौर्य दुसऱ्याच्या वस्तू न देता स्वीकारणे याला जैन ग्रंथात चोरी म्हणतात. अपरिग्रह - भगवान महावीर स्वामीत्वावर म्हणतात, जो माणूस स्वतः सजीव किंवा निर्जीव वस्तू गोळा करतो, इतरांकडून असा संग्रह करतो किंवा इतरांना ते गोळा करण्याची परवानगी देतो, तो कधीही दुःखापासून मुक्त होऊ शकत नाही. हाच संदेश भगवान महावीरांना अपरिग्रहाद्वारे जगाला द्यायचा आहे. ब्रह्मचर्य महावीर स्वामी ब्रह्मचर्य बद्दल त्यांचे अत्यंत अमूल्य उपदेश देतात की ब्रह्मचर्य हे परिपूर्ण तपस्या, नियम, ज्ञान, तत्त्वज्ञान, चारित्र्य, संयम आणि नम्रता यांचे मूळ आहे. तपस्यामध्ये ब्रह्मचर्य हे श्रेष्ठ तप आहे. जे पुरुष स्त्रियांशी संबंध ठेवत नाहीत, ते मोक्षमार्गाकडे वाटचाल करतात. जैन ऋषी, आर्यिका त्यांचे पूर्ण पालन करतात, म्हणूनच त्यांचे महान व्रत आणि श्रावक, श्राविका एकाच देशात त्यांचे पालन करतात, म्हणून त्यांना अनुव्रत म्हणतात. दहा धर्म जैन ग्रंथांमध्ये दहा धर्मांचे वर्णन आहे. या दहा धर्मांचे दहा दिवस पर्युषण उत्सवात चिंतन केले जाते, ज्याला दहा चिन्हे देखील म्हणतात. क्षमा क्षमेबद्दल भगवान महावीर म्हणतात- 'मी सर्व प्राणिमात्रांकडून क्षमा मागतो. मी जगातील सर्व प्राणिमात्रांशी मैत्रीपूर्ण आहे. माझे कोणाशीही वैर नाही. मी प्रामाणिक मनाने धर्मात स्थिर झालो आहे. सर्व प्राणिमात्रांना, मी सर्व पापांची क्षमा मागतो. सर्व सजीवांनी माझ्याविरुद्ध केलेले अपराध मी क्षमा करतो. ' ते असेही म्हणतात, 'माझ्या मनात जी काही पापी वृत्ती मी संकल्पित केली आहे, जी काही पापी प्रवृत्ती मी शब्दांतून प्रकट केली आहे आणि माझ्या शरीरात जी काही पापी वृत्ती आहे, त्या सर्व पापी प्रवृत्तींचा नाश होऊ दे. माझी सर्व पापे खोटी होवोत. ' धर्म धर्म हा सर्वोत्तम चांगला आहे. धर्म म्हणजे अहिंसा, संयम आणि तप. महावीरजी म्हणतात, जो सद्गुरू आत्मा असतो, ज्याच्या मनात सदैव धर्म असतो, त्याला देवही नमस्कार करतात. भगवान महावीरांनी आपल्या प्रवचनात धर्म, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, क्षमा यांवर सर्वाधिक भर दिला. त्याग आणि संयम, प्रेम आणि करुणा, नम्रता आणि सदाचार हे त्यांच्या प्रवचनांचे सार होते. तारण तीर्थंकर महावीरांचा केवली कालखंड तीस वर्षांचा होता. त्यांच्या संघात चौदा हजार साधू, छत्तीस हजार साध्वी, एक लाख श्रावक आणि तीस हजार श्राविक होते. त्याच्याबरोबर इतर कोणत्याही ऋषींना मोक्ष प्राप्त झाला नाही. पावापुरी येथे एक जलमंदिर आहे, ज्याला महावीर स्वामींनी मोक्ष मिळवून दिला होता असे म्हटले जाते. सध्या दुसऱ्या शतकातील प्रभावशाली दिगंबरा ऋषी आचार्य समंतभद्र यांनी तीर्थंकर महावीरांच्या तीर्थयात्रेला सर्वोदय म्हटले होते. सध्याच्या अशांत, दहशतवादी, भ्रष्ट आणि हिंसक वातावरणात महावीरांची अहिंसाच शांतता देऊ शकते. महावीरांची अहिंसा केवळ प्रत्यक्ष हत्येलाच हिंसा मानत नाही, तर मनात कोणाबद्दल वाईट विचार येणे ही सुद्धा हिंसा आहे. आज आपण अह climate change या विषयावर बोलणार त factors affecting climate कुठले घटक climate ला affect करतात या विषयावर बोलणार आहोत आज जेव्हा आपण जागतिक अह परिस्थितीकडे बघायला जातो तेव्हा प्रत्येक जनाच्या तोंडामध्ये ही गोष्ट आहे की अह अह जागतिक तापमानवाढ हा एक मोठा ज्वलंत प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे नुकताच अह तुर्की देशामध्ये आलेला भूकंप आपल्याला अह पूर्ण हलवून टाकतो आपल्याला माहीत आहे केवढा मोठा भूकंप म्हणजे धरणीतना इतकी की उग्र ज्वालामुखी बाहेर येते की जवळचा पूर्ण देश चा देश उध्वस्त होतो ही परिस्थिती आपण आज जेव्हा जागतिक level वर आपण बघतो तेव्हा आपल्याला लक्ष्यात येत की आपण निसर्गाचा अह किती दुरुपयोग केलाय आणि त्याचामुळे निसर्गामध्ये इतका हस्तक्षेप केलाय की ज्या कारणामुळे निसर्गाने आपला रुद्ररूप दाखवायला आपल्याला सुरुवात केली आहे अग्नि, वारा, पाणी वायू या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपला हस्तक्षेप हा निसर्गाच्या अह एका संतुलित-संतुलत-संतुलित अह चक्राला बिघडवतो आहे हे हे ज्वलंत उदाहरण आहे आह तुर्की देशाचं उदाहरण दिलं कारण की ते सध्या सध्या घडलेला आहे त्यामुळे आपल्या लक्षात येईल आपल्या महाराष्ट्राचं जरी उदाहरण घ्यायचं झालं कधी वेळोवेळी घडणारे भूकंप लातूरमध्ये घडलेला भूकंप अह कोकणामध्ये येणारे महापूर किंवा हम्म अह महापूर असेल, भूकंप असेल, अह वादळ असेल या सगळ्यागोष्टी कशाच रूप दाखवतात? निसर्गाच रुद्ररुप दाखवतात का दाखवतात? आपण निसर्गामध्ये केलेला हस्तक्षेप निसर्गाचं चक्र असंतुलित करतो आणि मग निसर्ग माणसावर रागावतो हे दाखवण्याचं हे चित्र असत की मी तुमच्यावर रागावलोय तुमचा हस्तक्षेप इतका होतोय की माझं संतुलनाचं चक्र बिघडतंय हे निसर्गाला दाखवायचंय आणि अह climate change कुठले कुठले घटक त्याच्यावर कारणी-कारणीभूत ठरतात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्गामध्ये माणसाने केलेला हस्तक्षेप आज आपण बघतोय की पूर्ण गावच्या गाव गावातले गाव असेल किंवा शहरीकरण वाढलेला आहे गावातली बरीच माणसं गावातला रोजगार नसल्यामुळे शहरामधे येतात अह त्याच्यामुळे शहराच्या ठिकाणी सुध्दा जी काही अह डोंगर वस्त्या असतात तिथे सुध्दा झाडं असतात ती तोडली जातात तिथे शहरीकरण होत, शहरीकरण होत म्हणजे काय? ती जी काही झाडं बिड असतात डोंगर असतात ती कापली जातात, पोखरली जातात, झाडं तोडली जातात तिथे वेगवेगळ्या company तयार होतात Company तयार होतात त्याच्यामुळे अह अह त्यासोबत येणार प्रदूषण येत असत झाडांची तोडफोड करायची डोंगर पोखरून रस्ते काढायचे त्याच्यानंतर त्याच्यावर अह इमारती उभ्या करायच्या आणि यासगळ्या गोष्टींमधुन निसर्गाची हानी होतेय हे माणू-माणूस विसरून चाललाय आणि अह नकळत पणे माणूस निसर्गाची हानी करतो आणि याच-याचा परिणाम म्हणून मग निसर्ग आपला अह आपले रूप दाखवतो ठीक आहे आता तुम्ही बघताय म्हणजे उन्हाळा अं पावसाळा असला की तो इतका भयानक पावसाळा पावसाळा असतो कधीकधी खूप इतका पाऊस पडतो की सरकारला ओला दुष्काळ जाहीर करावा लागतो कधी कधी एका ठिकाणी पाऊसच पडत नाही जिथे दुष्काळग्रस्त परिस्थिती होते लोकांना प्यायलाही पाणी अं मिळत नाही तर शेती आणि agriculture तर दूरची गोष्ट आहे लोकांना प्यायलापण पाणी मिळत नाही तर अं अशी अशी असंतुलनाची परिस्तिथी कधी निर्माण होते तर मला अस वाटतं की माणसं हे पण विसरत चाललेत की झाडं झाडं लावली पायजेत झाडं तोडतोय आपण झाडं झाडं तोडून अह त्याच्यावर आपले श अह त्याच्यावर आपली building उभ्या करतो त्याच्यावर आपले company उभ्या करतो रस्ते पोखरतो, माती पोखरतो त्याच्यावर मोठ्याच्या मोठ्या अह building उभरतोय पण याचा परिणाम काय होणार आहे याचा विचार करत नाही एक झाडं तुम्ही शंभर झाडं तोडताय पण एक झाडं लावयच तुमच्या डोक्यामध्ये येत नाही त्याच्यामुळे save soil सारखे अह उपक्रम काही NGO याचामध्ये काम करतात की जेणेकरून अह याचावर awareness create करतात की आपण ह्या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजे वृक्षतोड थांबवली पाहिजे आपण झाडं लावली पाहिजे जास्तीत जास्त हम्म आपण पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे या हेतूने अनेक NGO समाजसेवी संस्था काम करत असतात पण तरीही लोकं या सगळ्या गोष्टी माहीत असताना सुध्दा लोक याचाकडे सर्रास दुर्लक्ष करतात हे आपल्याला दिसून येत पण हे दुर्लक्ष आपण तात्पुरता करतो कारण आपल्याला तात्पुरती अह आपल्याला उन्नती हवी असते पण आपण जर याचाकडे खूप अह दूरच्या दृष्टीने बघितलं तर नक्की लक्षात येईल की याच-याचा परिणाम फक्त विध्वंस असू शकतो आपण जितकी निसर्गाची हानी करणार निसर्ग कधी ना कधीतरी त्याच-त्याचा परिणाम आपल्याला भोगायला लावणार तर म्हणूनच मला असं वाटतं की climate change साठी सगळ्यात जास्त मानव जबाबदार आहे माणसाने जर निसर्गाचं-निसर्गामध्ये करणारा हस्तक्षेप कमी केला तर नक्कीच निसर्ग सुध्दा संतुलित राहील आता ध्वनी प्रदुषण ध्वनी प्रदुषण असेल पाणी प्रदूषण असेल यासगळ्या गोष्टी का होतात? आपण बघतो की नद्यांमधील पाण-पाणी खराब होते कितीतरी आजार लोकांना पाण्यामुळे पाण्यामुळे होतात याचा-याचा-याची कारणं काय आहेत वेगवेगळ्या industrialization औद्योगीकरण वाढलेला आहे अह company मधून येणारं घाण पाणी ज्याच्यामध्ये chemical अह असत ते पाणी पाण्याच्या स्रोत मध्ये जाऊन अह मिसळत असत कुठल्या ना कुठल्या रूपाने मग ते सांडपाण्याच्या रूपाने असेल कशाने असेल तेच पाणी लोकांच्या पोटात जातंय आणि मग वेगवेगळे आजार वाढतायत ध्वनी प्रदु अह वायू प्रदूषण असेल

दिल्ली मधे अह समोरची building पण दिसत नाही इतका-इतका प्रदूषण असत तर मग हे सगळं हे सगळं कोण करतय मानवच करतोय ना कशासाठी स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या विकासासाठी पैसा मिळवण्यासाठी पण हे जर तुम्हाला तुमच्या पुढच्या सात पिढ्या सुरक्षित ठेवायच्या असतील सगळ्याच दृष्टीने मानसिक दृष्टीने, शारीरिक दृश्टिने, आरोग्याच्या दृष्टीने

आपल्याला नैसर्गिक जीवन कसं जगता येईल याच्यावर भर दिला पाहिजे शहरीकरण आद्योगिकरण देशाच्या विकासासाठी महत्त्वाचं आहे पण त्याच्यामध्ये संतुलन कसं राखता येईल याचं planning याचं नियोजन असला पाहिजे जर तुम्ही शंभर झाडं तोडताय तर तुम्ही पन्नास झाडं नक्की पुन्हा लावली पाहिजे तुम्ही अह जास्तीत जास्त नैसर्गिक जीवन जगल पाहिजे असं मला वाटत दूसरी गोष्ट हम्म climate change वर आपण जर आता महापूर बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये की या दोन तीन वर्षांमध्ये खूप जास्त पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती तर याची कारण काय आहेत अह आता वाळू व्यावसायिक असतील किंवा नद्यांमधून वाळू काढण्याचं प्रमाण फार वाढलेला आहे स्वतःच्या व्यवसाय-व्यवसायाची भरभराट करण्यासाठी अह तर हे प्रमाण वाढलेला आहे म्हणजे खूप छुप्या पद्धतीने सुध्दा समुद्रातून नद्यांमधून वाळू काढली जाते म्हणजे तुम्ही एकंदरीत निसर्गावर हस्तक्षेप करताय जेणेकरून ज्या घटकामुळे निसर्ग स्वतःला

शेतीमध्ये सुध्दा आपण शेती करत असतो तेव्हा हम्म आपण किती अह म्हणजे पारंपरिक पध्छतीची शेतीमध्ये बदल झाला त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आणल्या नवीन पण मला वाटतंय की वेगवेगळ्या गोष्टी जरी आणल्या तरी त्या मूळ अह याच्यावर अह असल्या मूळ खराब करणाऱ्या असल्या नाही पाहिजे म्हणजे आपण पूर्वी अह रासायनिक खत वापरायचं नाही आपण अशी पारंपरिक खत म्हणजे गांडूळ खत असतील किंवा जी पारंपरिक खत होती असतील ती वापरायची सध्या आपण रासायनिक खतांचा इतका मारा करतोय इतका मारा करतोय फळांवर भाज्यांवर की त्याचा-त्याच्यामुळे सुध्दा अह निसर्गाची जी स्वतःची उत्पन्न-उत्पन्नक्षमता आहे ती कमी झालेली आहे ठीक आहे जमिनीचा कच कमी झालेला आहे जमिनीतून येणारे उत्पादन सुध्दा कमी झालेला आहे या रासायनिक खतांच्या मारामुळे

यासगळ्या गोष्टी अं वातावरणामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश होतो ध्वनी प्रदूषण असत पाणी प्रदूषण असत हवा प्रदूषण असत तर आपल्याकडंना

हो हो चालेल नक्कीच. आमचं मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे. सगळ्यां सुविधा येथे उपलब्ध आहे. म्हणजे जर ऑपरेशन वगैरे करायचं असेल ते सुद्धा इथे मोफत होऊ शकत. आयुष्य भारत प्रधानमंत्री जन आवाज योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत. मोफत उपचार करून जातात आमच्याकडून. मग त्याच्यामध्ये मोफत हाडांची ऑपरेशन अस्थिरोग मोफत पोटाच्या विकारांचे वेगवेगळे ऑपरेशन. मोफत मुतखडा व्यवस्थित ऑपरेशन, मोफत डायलिसिस, मोफत डोळे तपासणी पण होते. सवलतीच्या दरात, प्रस्तुती, सीजर डिलिवरी, डोळ्याचे ऑपरेशन सवलतीच्या दरात होतात. अजून इतर सुविधा पण आहेत तशा. सर्व प्रकारचे कॅशलेस सुविधा पण उपलब्ध आहे. पुणे मनपाअंतर्गत शहरी गरीब योजना लागू केल्या जातात. टाटा मोटर्सच्या कर्मचार् यांसाठी मोफत उपचार. प्रशस्त लाभ व सवलतीच्या दरात सोनोग्राफी. सरकारमान्य गर्भपात पण केले ज़ातात. सगळ्या म्हणजे सगळ्या सुविधा आहेत अशा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल असल्यामुळे.

हो प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळे डॉक्टर वेगवेगळे स्पेशलिस्ट राहतात. हो एम डी लेव्हलचे असतात.

डोळा चेक करायचा आहे का तुम्हाला? म्हणजे डोळ्यांबाबत काही सिरीयस आहे का? ऑपरेशन वगैरे काय आहे का? ओके हां दोन साठी येऊ शकता तुम्ही डॉक्टर असणार अॅवेलेबल सोमवार ते. शनिवारी.

तुमची आधी तपासणी वगैरे केली जाईल डोळ्यांची मग रिपोर्ट येतील. मग कळेल डॉक्टरांना काय आहे? हां, आमच्या इथेच होते. सकाळी साडेनऊ ते. अडीचपर्यंत डॉक्टर असतात आणि मग नंतर इव्हनिंग पेशन्टला चार ते दहा सें अॅवेलेबल असतात. तुम्ही यामध्ये कधीही येऊ शकता किंवा अपॉइंटमेंट घ्यावी लागते.

चार्जेस सगळे तुमच्या ह्याच्यावरती डिपेंड करत्यात आणि येऊ शकते. मग तुम्हाला. या योजना लागू होता. आयुष्मान भारत जन योजना. आणि महात्मा जोतीराव फुले. ऑपरेशन करून नंतर त्यांना फॉर्म वगैरे भरलेले पैसे परत रिटर्न भेटू शकतात. आह नाही असं काही फरक वगैरे नाही सेमचं आहे. सेम च राहते ते सगळे. नाही सेम असते ते. हॉस्पिटलचे आणि योजनेचे ऑपरेशन. सेम प्रोवाईड केले जातात. आपल्याला सामान्य लोकांसाठी आपल्याला परवडते ते. हां भरावे लागेल तुम्हाला जेवढे हॉस्पिटलचा खर्च आहे भरावा लागेल. किंवा मग योजनेचा फॉर्म भरावा लागेल. पण जे काही मेडिकलचा खर्च ते सगळं तुम्हाला स्वतः करावा लागेल.